हम्म अच्छा मिळणार ना म mark तू लिहिलंय ना हो लिहिलंय मला असं वाटय याच्या मध्ये मला खूप mark भेटणार म्हणजे at least दहा मधून आठ

हा त्या दिवशी माहित ये मी घरी आलो ना आणि बघितलं same statement फक्त ना थोडं x मध्ये चुकलं होत बाकी सगळं same accurate बरोबर होत हम्म मिळतील मग mark आधी पासून problem आहे मला ना x ची काढता येत नाय बरोबर

आधी पासून problem आहे maths च projecter तुझं खूप चांगलं ये वाट गणित हो ना माझं पण गणित माझं पण गणित अरे नई मी असच सांगत होतो तुझा तो मित्र होता एक ते सांगत होता मला maths problem हो हो मला तसंच maths नाही जमत अंकिता मध्ये काही नाही तू काही तरी सांगणार होता मला friend बदल चालू च होत तुझं तू सांग काय विषय चालू ये relationship हम्म जे काय चालय चालू ये का मज्जा ये तुझी त तुझी मज्जा ये मंग

तीन झाले हम्म हा करू आपण पण बोल ना

मी माझ्या भावाला पण सांगितलं तो पण करत आहे मी तुला पाठवून देईन हा तू पाठवून देशील हम्म बोल कि काय करत आहे ऐक ना माझी गोष्ट तू काही तरी सांगणार आहे ना

सांग मंग तेच म्हणतो मी तुला मी च विसरलो आता काही तरी सांगणार होतो हम्म तू मला friend बदल सांगणार होता कोणत्या तरी तर मी त्या याच्या सोबत केलं होत अंग म्हणजे माझे जवळ चे माझे मित्र येत हम्म हम्म

हम्म

चा मित्र ये म्हणजे असच अं माझा पण friend आहे म्हणजे भेटलो होतो तर तो काही च बोलत नाही समोर बसला होत मी विचारलं काय झालंय रे हुशार ये का तसा तो तुला माहित ये का आमच्या class मध्ये आम्ही तिघं ये अं एकाच मध्ये exactly साडे नऊ आणि मुली मध्ये सहा मुली clear येत आणि मुलं मध्ये आम्ही दोगं आणि ते खूप हुशार आहे त्याला माहित ये किती ये त्याला something nine ये

आणि मला तेवढ नाही येत मी विचारलं काय झालंय तुला आयुष्य बनलं आता माहित ये मला म्हणतो काही च नाही चालू आहे त्याला म्हंटल आता काय झालाय त्या मध्ये सांगायला लागला तो जास्त च बोलतेघर वाले बोलतायत तिला तिला लग्न करायचंय माझ्या सोबत आता पर्यंत job पण लागला नाय मला आता त्याला job लागणार ये

चोवीस पंचवीस वर्षा चा पंचवीस वर्षा चा ये तो

अरे तिच्या घरचे म्हणते लग्न नको करू अरे कास काय याला shock ये ना दारू वैगेरे पितो रे

तशे आम्हला काही shock नाहीये पण तिची mummy म्हणते का हिशोब पाणी करतो हो मं हम्म

पण त्याला फक्त degree लवकरत लवकर पाहिजे होती म्हणून job ला नाय का त्यांनी addmision इथे घेतलेला

आता त्याला समजावलं काय झालाय म्हणून काय झालंय काय बोलणं वैगेरे झालं का तिच्या सोबत हम्म मग त्यानी त लावलं माझ्या समोर च हम्म मग ती म्हणे

याला मी तेच कळवतो आधी job लाग अरे माहित ये का same matter झालाय अं आमचा मित्र होता एक त्याला सांगितलं आधी job कर आणि माहित ये अश्या पण

मुलाशी बाबा हं मग family background खूप strong आहे म्हणजे घरी दोन दोन तीन car आहे खेडेगाव मध्ये आहे पंचवीस एकर जमीन आहे बापरे हा सगळं चांगलं च ये आहे काही तरी आई पण काहीतरी job करते म्हणजे खेडेगाव ला काही तरी जास्त च काही तरी विभाग चा विभाग हम्म बाबा ला दिल चांगलं background सांग हा चांगलं ये हा हा

अच्छा

ते ते सोडून ताक म्हणावं

हम्म सांगितलं आहे असं वाटय का हे after all सगळ्या च shock वैगेरे असतात हम्म अरे आजी नागपूर ला उरते तेव्हा माया जवळ हम्म हम्म अच्छा निगले आजी थोड्या वेळात जायला घरचे नाही म्हणतात होणार होणार त्याचे मुली चे घरचे काय करते बाबा चा picture ये वाट family वर अच्छा

हम्म कुठली ये ती

अच्छा शेगाव शेगाव हा हा हा

हम्म हं किती वर्ष झाली झाले असतील पाच सात हो का तुला माहित ये का

त्या मुळे बाकी सगळं चांगलं ये हो पण ती सुधारू शकते ना आता करू शकते तो तो कसा घरी एकटा च ये बहिण ये आहे बहीण नाही त एकटा च ये

हाका त्याच्या भावा चा भी background च खराब ये अच्छा म्हणून नाही म्हणत असेल चल मग ठीक आहे बोलू नंतर मला बाहेर जायचंय

bye आमच्या शाळेत एक मी महाराष्ट्राचा समारंभ चालू होता. व्यासपीठावर मुले महाराष्ट्र गीत गात होती. ते ऐकताना माझ्या मनात आले कि खरोखरचा आमचा हा महाराष्ट्र महान आहे मराठी माणसाच्या महान प्रयत्ना नंतर एक मे एकोणविशे साठ रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य साकार झाले. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेश असला तरी तेथील माणसांनाही अविरत प्रयत्न आणि महाराष्ट्राला सुपीक बनवले आहे. ऊस पिकवून साखर कारखाने काढले व बागा बहरल्या महाराष्ट्रातील हापूस आंब्याने सारे जग जिंकले आहे. आता तर महाराष्ट्राच्या मोगरा पौरा किंवा देशांनी सुगंधित करत आहे. माझ्या महाराष्ट्राला दैन्य पावरा दैनिक महान इतिहास आहे शिवरायांनी खरं प्रेमाची आठवण देणारे अनेक गडकिल्ले आहेत आजही महाराष्ट्रात ताठ मानेने उभे राहील त्याचबरोबर शिल्पकारांच्या पोटातील जादू दाखवणारी अजिंठा-वेरूळची लेणी

महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. महाराष्ट्र आणि लोकमान्य टिळक, लेले, महात्मा ज्योतिबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे हे सर्व समाज सुधारक या मरा मराठी मातीतीलच आहेत. असे एकही कार्यक्षेत्र आढळणार नाही की जिथे मराठी माणसांनी अप्रतिम कामगिरी केली नाही. आजच्या वैज्ञानिक अह औद्यो गिक विभागात ही महाराष्ट्राची पताका सर्वत्र आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे मोठे वैभव म्हणजे मराठी बाणा. जगाच्या पाठीवर मराठी माणूस कोठेही असला तरी तो आपला मराठी बाणा सोडत नाही. मोडेन पण वाकणार नाही हि कृती असल्याने सदैव दौड दौड असते. ती विजयाकडे आमच्या शाळेत जवळ असलेल्या उद्यानाचे नुकतेच उद्घाटन झाले होते. त्यामुळे मी त्या उद्यानास भेट दिली. आम्ही असतं होतो की ती संधी लवकर आम्हाला मिळाली. कारण आमच्या सरांनी यंदाचा

सर्वजण अगदी वेळेवर शाळेत उपस्थित झाले. आणि मग आमची विद्यार्थी सेना उद्यानाकडे निघाली. आकाश निरभ्र होते. हळूहळू दिवस वर येत होता.

स्वागतासाठी उभे ठाकले होते. उद्यान विज्ञान तज्ञांनी मोठे मेहनतीने उद्यान हे उद्यान तयार केले होते. पाच वर्तुळे एकमेकास स्पर्श होते. स्पर्श करून

बागेत स्वच्छंदपणे बागडू लागले पण गुरुजींनी सर्वांना एक वन

तर रंगांची नुसती उधळण होती रंगीबिरंगी तेरडे, शेवंती, जास्वंदी यांनी एक नेत्राकर्षण रांगोळी रेखली होती. ते सगळ्या विभागाचे नाव ते वल्ली का कुंद साधी बघ वेन वेलही आपल्या रंगेबेरंगी रंगबिगणी किती आनंद देऊ शकते हे जणू प्रात्यक्षिकच देत होती. चौथ्या वाटिकेत माळी नि कळ्या कात्रीची करामत दिसली होती. तर पाचव्या विभागात आकाशाला भिडून पाहणाऱ्या झाडांची दाटी झाली होती. उद्यान पाहून मन तृप्त झाले होते. आता पोटात कावळे ओरडू लागले होते. जरा बाजूला असलेल्या सहाव्या विभागाकडे वळलो. तिथे भोजन करण्यासाठी मोकळी जागा होती. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय होती. आम्ही बरोबर आणलेल्या

शाळेला सुट्टी लागली होती. खरं म्हणजे भरपूर झोपायला हरकत नव्हती. पण सुट्टीच्या दिवसातच नको तेव्हा लवकर जाग येते. प्रयत्न करूनही झोप येई येईना तेव्हा उठून बाहेर आलो. आजोबा प्रभात काळी फेरीला जात होते. त्यांना म्हणालो मी पण चालतो तुमच्यासोबत

झाडे नुकतीच जागी होऊ लागली होती. झाडावरचे किलबिलत किलबिल करत होते. जणू दिवसाच्या कामगिरीची निघण्यापूर्वी त्यांची पुढील बेतांची आखणी चालू असावी. आपल्या मागे घरट्यात राहणाऱ्या पिल्लांना त्यांच्या माता प्रेमाने सूचना देत हव्यात असे वाटत होते थोड्याच वेळात फट फटफटले पूर्व दिशेला कुणी कुणीतरी लाल रंग उधळला आजोबांचे विसावे शतक आले त्यांच्या काही समूह west चे मित्र तिथे बसले होते. आजोबा तेथे टेकले आणि बागेत फेरफटका मारण्याचे मारण्यासाठी मी पुढे गेलो. झाडावरच्या कळ्या टपोरा दिसत होत्या. त्यांनी त्यांना उमलण्याची घाई असावी. पानावरचे दवबिंदू चमकत होते. फुलपाखरे मध गोळा करण्यासाठी कामाला लागलेली होती. बागेतील काही माणसे गप्पात रंगली होती. खरं तर काहीजण व्यायाम करत होती. एक चित्रकार ते सुंदर दृश्य कागदावर रेखाटत होता ते पाहून मी तिथेच काहीवेळ उभा राहिलो. पूर्व दिशा आता अधिकच उजळली होती. डोंगराआडून एक तेजस्वी प्रकाशाचा

आल्यावर त्याचा आकार लहान झाला व हळूहळू त्याचे तेज वाढू लागले. आता त्याच्या कडे पाहणे अशक्य झाले. आजोबांनी मला हाक मारली आणि परत फिरलो. शाळेची घंटा घणघणली. आम्ही सारे सारे विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमुन अभिमानाने प्रतिज्ञा घेत होतो. भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे. प्रतिज्ञा संपल्यावर आमचे मुख्याध्यापक म्हणाले, फार मोठी सांस्कृतिक परंपरा आपल्या माग उभी आहे आणि या परंपरेत बसणारे कर्तुत्व आपल्या प्रत्येकाच्या हातून पाहायला हवे.

भारतातील success जिल्हा नालंदा विद्यापीठात ज्ञान घेण्यासाठी येत असतं. तसेच उल्लेख चिनी प्रवाशांनी केले आहे. विद्या प्रमाणे विविध कले मध्ये माझ्या राष्ट्राची मोठी कामगिरी होती. त्या चे पुरावे आजही उपलब्ध आहेत. भारत हा जसा वीरांत वीरांचा देश आहे तसं तसं अह चाही देश विविध धर्म भारताला सदैव मधली दोनशे वर्षे भारताला गुलामगिरी सहन करावी लागली. पण त्या काळातही श्रीक्षेत्र भारतीयांनी सशस्त्र सत्तेशी लढा दिला अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्गाचा भारताला दिले. मिळवले आजही भारत देश स्वतःच प्रगती करत आहे या विशाल देशापुढे

तरीपण सहिष्णणुतेने सारे भारतीय एकत्र राहतात. क्वचित काही समाज शक्ती भारतीयांकडे हे ऐक्य व बंधुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण या देशाचे ऐक्य सहभाग असतात मुशबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.

झाली आज औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. म्हणूनच भारत हा देश महान आहे. शाळेची मधली सुट्टी ही आम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठी आनंदाची परभणी

पासून मधली सुट्टी वावी कधी होणार याकडे आमचे लक्ष लागलेले असते कारण सलग चार-पाच ठिकाणांच्या असेच असतात विसावा मिळत असतो या अर्ध्या तासाचे आपण रोज राजे असतो त्यामुळे मधली सुट्टी लवकर व्हावी असे आम्हाला वाटतच वाटत असते. मधल्या सुट्टीची घंटा घणघणली की आनंदाचा स्वर शाळेच्या आस्मानात उल्मटतो. कधी क्षणार्धात आम्ही वर्गाबाहेर पडतो कोणी पाणी पिण्यासाठी नळाकडे धावत तात तर कोणी आपले खाऊचे डबे घेऊन मित्रांसोबत शाळेच्या पटांगणामध्ये वळतात. त्यातल्या त्यात ज्या दिवशी डबा काही विशेष खाऊ असतो तेव्हा तर मित्रांच्या लिहिण्याची घाई झालेली असते कधी कधी पुढल्या तासांच्या राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी आम्ही मधल्या सुट्टीचा उपयोग करतो. पण मधल्या सुट्टीत तिची खरी लज्जत वाढते. मित्रांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारण्यात कधी अशा गप्पांतून भांडणे लागतात. तर कधी पण पैजाही मारल्या जातात. कधी अचानक शाळेने मार्ग मित्रांच्या कानात सांगितले जाते या वेळेस मैदानाचा आहे. मैदानात काही सामने रंगतात. आमच्या वर्गातील हिरामण मात्र मधल्या सुट्टीत कामात बसलेला असतो. हिरामनचे वडील शिक्षकांसाठी खूप चहा कॉफी आणतात तरीही हीरामानम गुरुजीनाना चहा कॉफी देण्याचे काम करतो. कारण त्यातून सुटणाऱ्या पैशावर त्याची अशी श्रीमंत सुटते.

हाय गुड मॉर्निंग काय चालू आहे काही नाही सर बसलेली होती

हो काम झ्हालीत ऍक्टचुली एक थोडीशी फिल्म बघत होती अच्छा हम्म कोणती कोणती पिक्चर चाइल्ड लेबर वर आहे ती तीच बघत

बरोबर नाही आहे म्हणनं तुमच खरं म्हणजे आहे तस तर आहे आपण ही बघतो मी पण बघतो म्हणजे सिग्नल वरही येतात बसमधे ट्रेन मधे कुठे न कुठे ते दिसतच राहतात लहान लहान मुलं काम करत असताना

तर ह्या मूवी च काय विशेष काही नाही या मूवी मध्ये हेच दाखवलेल आहे की लहान मुलांना कस म्हणजे कामाला लावतात त्यांच्याकडनं कस काम करून घेतात किंवा त्यांना कसा त्रास देतात म्हणजे ते शिक्षणामध्ये त्यामुळे मागे पण राहतात आईवडील पण खूपदा असं करतात ना की आता त्यांच्या सगळ्यांची परिस्थिती म्हणजे सुरुवातीपासून असच आहेना की मुल कस जन्माला मुले आली तर पुढे आपल्याला मदत करतील काहीतरी काम करतील कुठल्यातरी दुकानावर काम करतील

आणि हळूहळू बघता बघता हे कंडिशन खूप म्हणजे झालेली आहे चेंज झाली आहे बदलेली झाली आहे बदलेली आहे खूप सारे एन. जी. ओ या मधे काम करत आहेत कार्यरत आहेत खूप सारे विभागात आहेत जस आम्ही ज्या विभागात रहातो इथे पण खूप मुले आहेत जी काम करतात आता मी रस्त्याने जाते बघते की किती मुल म्हणजे काहीतरी काम करतील किंवा आपण एखाद्या हॉटेल मधे जाऊन बसतो ते तुम्हाला पाणी तरी आणून देतील तुम्हाला चहा काहीतरी जे पण तुम्ही आँर्डर कराल आता मागच्या महिन्यातली गोष्ट आहे आम्ही इथे गेलो होतो हॉटेलमधे जेवण करायला हा तर एक मुलगा आला खूप लहान दिसत होता तो तर मीच माझ्या हजबंड ला बोलल होत खूप लहान वाटत आहे ना तो मुलगा विचारा बरं तो काय करतो तर मग ह्यांनी बोलवल त्याला मग विचारल त्याला काय तुझ नाव वैगरे काय आहे अस मग तु शिक्षण नाही करत का नाही मी करतो मग आम्ही त्याला म्हटलं ठिक आहे मग मीच त्याला म्हणजे प्रश्न केला की मग तु किती वर्षाचा आहे तो बोलला की अठरा वर्षाचा आहे मग थोडावेळ थांबलाे आम्ही ठिक आहे अठरा वर्षाचा आहे मग तु कोणत्या वर्गात आहे तर तो थांबला तो बोलला की मी या या वर्गात आहे मग म्हटल नाही या वर्गात राहणारे मुल तर अठरा वर्षाचे नसतात जेवढ मला माहितेय आता मी काय शिक्षण क्षेत्रातही काम केलेल आहे माझे हजबंड काम करत आहे तर मी त्याला विचारल का तु अभ्यास करता नाही का अच्छा ठिक आहे मान्य आहे की तु मोठा असेल तु खूपदा म्हणजे नापास झाला असेल एखाद्या वर्गात वैगेरे पण ठिक आहे हे वाचून दाखव जे तिथे मेन्यू कार्डदिलं होत ते त्याला वाचायला सांगितल होतं त्याला नाही वाचता आलं मग मी त्याला बोलले की एक काम कर पाच आणि पाच किती मला हे तरी सांग त्याला नाही आल म्हणजे तो शिकत वैगरे नव्हता हे त्यानी आता कोण मी त्याला म्हटल ठिक आहे तुझा म्हणजे तुझं तुझी जन्म तारीख काय कोणत्या वर्षी तुझा जन्म झालेला आहे मग तो त्याने बघितल माहित नाही काय झाल पण तो गेला आणि कुणाला तरी काय तरी सांगत होता म्हटल घाबरू नको मी कुणाला सांगणार नाही पण आम्ही तुला तु शिक्षण घ्यायला पाहीजे असं आम्ही तुला सांगत आहोत कारण की कसं आहे ना तु आता मजूरी करशील आताच म्हणजे तुझ्या आई वडीलांना पैसे वैगरे असं आहे ते कमवून देणार आहे तु पण कस आहे ना की हॉटेल मध्ये काम करून किंवा कुठे काम करून तु किती पैसा कमवणार आहे अस होईल ना त्यापेक्षा तुझ शिक्षण घेतल किंवा काही घेतल आज तुझ्या आई वडीलांंना त्रास होईल आता किती आश्रम स्कूलआहेत या क्षेत्रात किंवा जिथे मी राहते तिथे कुठल्याही याच्यामधे तुला आसरा देईल का म्हणजे मोफत तुम्हाला शिक्षण दिलेलं जात मोफत तुम्हाला जेवण द्या दिलेलं जात तुम्हाला राहण्या खाण्याची सोया आहे आता माझे जे हसबँड आहेत जे अँप मध्ये काम करतात तर ते फ्री मध्ये आम्ही लॅब सेटअप करून देतो तर तुम्हाला आणखी तुमच शिक्षण मजेदार बनवण्यासाठी आवडीच बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात जे सरकार आहे भरपूर करतात एवढ करतात पण त्यांना शिकायचच नाहीय त्यांना असय की नाही